एक नी अनेक मंदिरे दिसत आहे.

पुढं पांढऱ्या हे खिडक्या पण आहेत आणि --

आजूबाजूला झाडे व छोटी मंदिर हाये.

आइटम आहे आणि शॉप दिसत आहे.